हा एक झरा आहे अह धबधबा आहे याच्याजवळ खूप सारे दगडं वगैरे आहेत आजूबाजूला खूप सारे झाड आहे.

हे डोंगरं वेगेरे आहे. जाण्यायेण्याचा रस्ता आहे. एक पूल आहे. थोडा कचरा आहे.